हे दृश्य एका पेट्रोलपंपाची दिसत आहे पेट्रोलपंपा वर दोन चाकी वाहन आणि चार चाकी वाहने पेट्रोल भरताना दिसत आहे आणि काही वाहने फक्त उभी दिसत आहे.

काही बाया येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले दिसत आहे खाली काही काळे कलर चे कैरट सुद्धा ठेवलेले--

आणि वॉटरपार्क च्या समोर एक मोठी लाईट सुद्धा लावलेली दिसत आहे वॉटरपार्क च्या बाजूला डोंगर सुद्धा दिसत --

हे दृश्य एका प्राणिसंग्रालय मधले दिसत आहे येथे प्राणिसंग्रालय मध्ये समोर आइसस दिसत आहे एक सस पूर्णपणे पांढरा आहे एक तिथे एक चॉकलेटी आणि पांढरा दिसत आहे.

आजूबाजूला खूप सुंदर से झाडे येथे लावलेले दिसत आहे पाणी कधल खूप जमलेले येथे दिसत आहे.

हे दृश्य एका मंदिराचे दिसत आहे. मंदिराच्या बाहेर इथे खूप लोक जमलेले दिसत आहे.

हे दृश्य एका पुस्तलयाचे दिसत आहे तेथे भरपूर लोक हे पुस्तक घेण्यासाठी थांबलेले दिसत आहे.

येथे एक खाली टोपल दिसत आहे आणि दोन क्यारेट भरलेल मास्याने दिसत --

हे दृश्य एक पुस्तकालाय च दिसत आहे पुस्तकालायच बाजू इथे भरपूर लोक थांबलेल दिसत आहे एक माणूस काऊंटर पाशी थांबलेल दिसत आहे आणि इथे काऊंटर वर पुस्तकांचे तप्पे लावलेले दिसत आहे.